त्या समोर एक मोठाच पाड आहे व--

हे एक अस फॅक्टरी दिसत आहे व तिथ काही कामगार दहा बारा कामगार आहेत.

व त्यामध्ये लाइट आहे त्या कंदिलांवर एक वेगळ्यावेगळ्या प्रकारचे--

हा खूप मोठा तलाव आहे.

हा एक महा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे.

हा एक चांगलाच मोठा धबधबा दिसतोय.

तो टोपी घालून बसलाय व टी-शर्ट आणि एक शॉर्टस् पॅन्ट घालून बसलाय.

त्या मध्ये दोन तीन रोड दिसताए व काही बाया--

त्या पंख्यांचा कलर असा ग्रे कलर हाय व--

त्या बाजूला एक मोठ च विमाना च विमानतळ दिसतंय.

तिथं एक कँटिन आहे ती पुण्याची कँटिन आहे.

हे एक अस एक हॉटेल किवा एक घर दिसत आहे.